सर्च आणि ऑटो कंप्लीट या Firefoxफीचर्सच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण शिकणार आहोत सर्च करणे सर्च इंजिन्स नियंत्रित करणे फाइंड बार चा वापर auto कंप्लीट चा एड्रेस बार मध्ये वापर
या ट्युटोरियलमध्ये आपण उबुंटू लिनक्स 1004 वरFirefox 70 वापरणार आहोत
साधारणपणे आपण इंटरनेटचा वापर माहिती शोधण्यासाठी करतो
तर काहीजण विशिष्ट वेबसाईट किंवा इतर माहिती शोधतात
फायरफॉक्स मधील अनेक सुविधांमुळे इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते
त्यापैकी काही पर्याय बघू
इतर वेबसाईटस वर सर्च करणे
किंवा सर्च इंजिनच्या वेबसाईट वापरणे
यूआरएल barवर wwwgooglecomटाईप करा
गुगल होमपेज उघडेल
होमपेजवरीलsearch बॉक्स मध्ये इमेल टाईप करून सर्च वर क्लिक करा
सर्च इंजिन रिझल्टस दर्शवेल
सर्वात वरचा रिझल्ट जीमेल आहे जी गुगलची इमेल सुविधा आहे
हेच फायरफॉक्स मध्ये सोप्या पध्दतीने करता येते
यूआरएल बार च्या पुढे सर्च बार फील्ड आहे
किंवा CTRLK ही बटणे दाबून तुम्ही सर्च barवर जाऊ शकता
तेथे क्लिक करून इमेल असे टाईप करा
तेथील मॅग्निफाइंग ग्लास वर क्लिक करा
आपल्याला कंटेंट्स एआरईए मध्ये रिझल्ट दिसेल
सर्वात वरचा रिझल्ट जीमेल ठे इमेल फ्रॉम गूगल असा दिसेल
सर्च बारच्या डावीकडे वापरल्या जाणा या सर्च engineचा लोगो दाखवलेला असतो
गुगल हे फायरफॉक्स चे डिफॉल्ट सर्च इंजिन आहे
पण ते बंधनकारक नसल्याने आपल्याला आवडीचे सर्च इंजिन वापरता येते
सर्च barवरील गुगलच्या लोगोवर क्लिक करा
ड्रॉप डाऊनमध्ये Yahooआणि बिंग सारखी लोकप्रिय सर्च इंजिन लोगोसहित दिसतील
ड्रॉप डाउन मधील याहू निवडा
सर्च barच्या डावीकडे Yahooचा लोगो आलेला दिसेल
सर्च barमध्ये इमेल असे टाईप करून मॅग्निफाइंग ग्लास वर क्लिक करा
यावेळी Yahooने दिलेला रिझल्ट कंटेंट्स एआरईए मध्ये दिसेल
हा रिझल्ट थोडा वेगळा आहे
सगळ्यात वरचा रिझल्ट जीमेल ऐवजी याहू मेल दिसेल
सर्च बार चा सर्च इंजिन लोगो क्लिक करा
ड्रॉप डाउन मधील मॅनेज सर्च इंजिन्स निवडा
मॅनेज सर्च इंजिन लिस्ट चा डायलॉग बॉक्स उघडेल
सूचीतील सर्वात शेवटचा पर्याय निवडा
उजवीकडील बटणे इनेबल्ड होतील
रिमूव्ह बटणावर क्लिक करा
निवडलेला घटक आता सूचीतून काढला गेला आहे
ओक क्लिक करून हे बंद करा
सर्च बार वरील सर्च इंजिन लोगोवर क्लिक करा
मॅनेज सर्च इंजिन वर क्लिक करा
मॅनेज सर्च इंजिन चा डायलॉग बॉक्स उघडेल
डायलॉग बॉक्समधे गेट मोरे सर्च इंजिन्स लिंक आहे
ती क्लिक करा
नवीन ब्राउजर टॅब उघडेल
सर्च बार मध्ये समाविष्ट करण्यास सर्च इंजिन ची यादी दिसेल
त्यापैकी कुठलेही सर्च इंजिन निवडता येते
टॅबच्या कोप यातील फुलीवर क्लिक करून तो टॅब बंद करा
आपण फाइंड बार च्या मदतीने कंटेंट्स एआरईए मधले टेक्स्ट शोधू शकतो
यूआरएल बार वर wwwgmailcom टाईप करून एंटर दाबा
gmailच्या होमपेज वरील एडिट मेनूमधील फाइंड वर क्लिक करा
ब्राऊजर विंडोखाली फाइंड बार उघडेल
फाइंड बारच्या टेक्स्ट बॉक्समध्ये gmailअसे टाईप करा
त्या टेक्स्टशी जुळणारा कंटेंट्स एआरईए मधील पहिला नमुना हायलाइट झालेला दिसेल
नेक्स्ट वर क्लिक केल्यावर पुढील नमुन्यावर फोकस जाईल
प्रिव्हियस क्लिक केल्यावर फोकस मागील नमुन्यावर जाईल
हायलाइट एल वर क्लिक करा
कंटेंट्स एआरईए तील शोधत असलेल्या टेक्स्टचे सर्व नमुने Highlightहोतील
फायरफॉक्स मध्ये auto कंप्लीट च्या मदतीने यूआरएल बारमध्ये टाईप करणे सोपे होते
यूआरएल बार मध्ये पूर्ण वेब एड्रेस लिहिण्याची गरज नसते
एड्रेस बार वर जीएमए टाईप करून बघा
फायरफॉक्स आपण टाईप करत असलेला शब्द पूर्ण करताना दिसेल
जीएमए ने सुरू होणा या वेबसाईटची सूची असलेला ड्रॉपडाऊन उघडेल
त्यातील जीमेल ही लिंक निवडा
जीमेल चे वेबपेज उघडेल
ही सुविधा नको असल्यास बंद करता येते
एडिट मेनूतील प्रेफरन्स वर जा
विंडोजमधे टूल्स मेनूमधील ऑप्शन्स वर जा
Tabsच्या सूचीतून प्रायव्हेसी हा टॅब निवडा
डायलॉग बॉक्समध्ये खाली व्हेन यूझिंग लोकेशन बार suggest हा पर्याय आहे
एरो वर क्लिक करून ड्रॉपडाऊन उघडा
सूचीतून नथिंग पर्याय निवडा
क्लोज क्लिक करून बॉक्स बंद करा
आता एड्रेस बार मधे जीएमए टाईप केल्यास कुठलीही सूचना दिली जात नाही
येथे सर्चिंग एंड auto कंप्लीट वरील ट्युटोरियल संपत आहे
यात आपण शिकलो सर्च करणे सर्च इंजिन नियंत्रित करणे फाइंड barआणि auto कॉम्पीट चा वापर करणे
कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट सर्च बार वरील सर्च इंजिन बदलून ते याहू करा
स्पोकन ट्युटोरियल चा शोध घ्या
पहिल्या रिझल्टवर क्लिक करा
त्या पानावर व्हिडिओ हा शब्द किती वेळा आला आहे ते शोधा
व्हिडिओ या शब्दाचे सर्व नमुने हायलाइट करण्यासाठी हायलाइट एल वर क्लिक करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद